अ अणि खुप छ सुंदर आहे चित्र.

आणि छान पध्दतीने दिसतय सर्व काही चित्रम.

आकाश दिसत आहे झाडे दिसत आहे सुंदर वातावरण दिसतय नेचर --

अशी दगड आहेत आणि खूप सुंदर नेचर पण दिसत आहे वातावरण पण छान आहे.

याठिकाणी गार्डन दिसत आहे खूप सुंदर आस गार्डन आहे.

याठिकाणी एक क्रिसमस नाताळ च दृश दिसत आहे क्रिसमस नाताळ हे दोनच्या--

सुंदर व अस नक्षीदार केलेल आहे वर स्टारच अस टांगलेल आहे.

याठिकाणी नैसर्गिक वातावरण दिसत आहे सूर्य देव दिसत आहे.